आणि तिथे पुन्हा ते हे पण ग तेरावा चौदावा पण करतात न लोक काशी वर काशीला करतात काशीला करतात नागबळी करतात बहुतेक बहुतेक काशीला च करतात नागबळी पण नाशिक लेही करतात. आय थिंक आणि काशीला पण करतात. मला हे म्हनजे जेवढं माहित आहे ना काशीच म्हनजे माहित मी गेलेली नाही त्या टेम्पलला पन जेवढं माहित आहे. . ज्यांच्याकडून बाय चान्स जर माझं त्यान मुद्दामून मारली असेल. हा तिथे जाऊन काय मुक्ती करून तिथे जाऊन व्हाव लागते काही तरी अस आहे. ह तिथच आहे का हा तिथेच आहे खरं आहे ते ह ह मला माहित नाही नेमकं काय आहे तर पण असं ऐकलेलं आहे दोन-चार शब्द काशीला जाऊन ते करावे लागतात त्याच्या शिवाय ते आपलं पाप केलेला आहे ते निघून जात नाही.

तुला काय सांगू अगं येऊच वाटत नाही इकडं माहित आहे का एमपी यूपी भारीच मजेदार देव देव करायला गेलोत ना आपण

खूप असं प्रसन्न वाटतं मन त्यातली त्यात पंढरपूर तर पंढरपूर मधील सगळंच आल

आधी पंढरपूर केलं मग नंतर बाकीचे देव करत करत गेलो ग हो हो बरोबर आहे. आता तर पंढरपूरला जाणं म्हणजे खूपच भारी मजा तीथ तर होळा बघण म्हनजे खूपच भारी आता येईना आषाढी एकादशी त्यालाच असतात तीथ ते मोठी मोठी यात्रा वगेरे

बघूया

अ नाही तिथे नाही पंढरपूरला नाही ग शेगावला

हा तिथ जावा म्हटलं हा शेगावच चालू झाला ना आता आनंद सागर वगैरे आनंद सागर ते सर्व काही चालू झालये ना पण तिथे एक हे झालये तिथले ते पावले गेलेले आहे याला. हम्म पालखीला

आ कधी दिलं कधी आणलं इकडं म्हनजे कधी ते पालखी आणते का आता अशाच अशात नाही माझं शेड्युल आहे बघ कोणत्या तारखेला कुठे पालखी थांबतीये आहे कुठे जाती आहे. ते नंतर मी तुला शेड्युल काय करल सेंड करेल

हेच चालू होतं म्हणजे काही न्यूज नाही. काही बघायलाच नाही अजून बरोबर आहे एक महिना लागतो ना इकडे याला पुण्याला सॉरी पंढरपूरला यायला

हा बरोबर आहे चालू झाला अग न्यूजला असते. जेव्हा मम्मी पप्पा कडे होती ते बघत होते ते न्यूज लागलं की तेच बघाय बघायचे मी म्हणजे माझं गाव जे आहे का अकलूज तिथून माहाशिरस खूप जवळ आहे बघ महाशिवरज वर नाही का तिथ म्हनजे जेवढ्या पालख्या आहे त्या महाशिरज वरती थांबतात सॉरी सहा तारखेला

तिथे सर्व पालख्या तिथे जाऊन थांबतात पण मी इकडे एक खोरा बघितलाच नाही मिस झालं माझ्या कळन होय

हा ते पण आहे हा यार खरच ना पंढरपूरला आपण पाईपाई जाऊ एकदा म्हातारपणी म्हातार पनी मी मनल की आता निघती काय आताच आलो देव देव करून आपण काय करू जेव्हा हातात काठ्या येतील का खरंच ना

इतकं म्हणजे काट्यात ठेवण्याच्या वेळेस पर्यंत नको

हो ते मात्र बर नाही ठीक आहे पन्नास झाल पन्नास रनिंगला जाऊ आपन बरोबर बोलीस तू मजाक करत होती मी जस्ट म्हणायचं होतं मला तू केदारनाथला गेलतीस ना तर त्याच्या पाठीमागे एक खूप मोठा दगड आलेल म्हणत त्या वेळेस ज्या वेळेस काही तरी झालत तिथ तो दगड तिथे स्टॉप झालता जेणेकरून ते मंदिराला कोणती दुखापत झाली नाही तो दगड डायरेक्ट थांबला होता असा आता त्या दगडाची पूजा करतात लोकं हो कि मी तेच म्हणजे बघितलं नाही मना पण मोबाईल मोबाईल वरती येते ना तर म्हणून

हो ना बघ ना किती हे साक्षात महादेव येते ती माहिती आहे का

तब्येत पण ठीक नव्हती एवढ्या दिवस आता थोड फ्रेश वाटते आता मस्त फ्रेश वगैरे होते आपण भेटू एका दिवशी ओके

पंढरपूरला जायचं आहे बरं का आपल्याला

किशोरवयीन हा खूप मस्त विषय आहे. कारण कि माझ्या घरामध्येच माझा मुलगा आता किशोरवयीन अं मध्ये आहे. त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी रोज रोज अनुभवत असते.

त्याच्यामध्ये त्या मुलाचं मानसिक, शारीरिक, अं खूप बदल होत असतात म्हणजे तो एक त्यांच्यासाठी एक खूप नाजूक काळ असतो. अस म्हणू शकतो आपण. आणि अठरा वर्षानंतर ते एक सज्ञान झालले अस मानल जात. आणि हे मूल अं एक उद्याचे पालक आणि देशाचे एक भावी नागरिक म्हणून खर ओळखले जातात. आणि अं किशोरवयीन मुलांना अं संभाषण खूप अवघड असत. इतके त्यांचे आपण म्हणू शकतो, आपण कि mood swings होतात किंवा इतके बदल होतात, कि चिडचिड होत असते. शारीरिक वाढ होत असते, भूक वाढत अस, अं ते मुलांची उंचीमध्ये अं बदल होत असतो. आणि अं त्यांना आपण म्हटल तर अं एक teen ager English मध्ये TeenAge पण म्हटल जात. आणि तुम्हाला सांगायचं तर ग्रीक शब्द मध्ये सुद्धा Andolesia ह्या शब्दापासूनच खरा हा शब्द आलेला आहे. एक थोडस general माहिती मी तुम्हाला सांगत आहे. यामुळे मुलाचं मी म्हटल कि शरीराच्या आकारामध्ये, शरीर रचेनेमध्ये, मानसिक, सामाजिक क्रियेमध्ये खूप गतीने बदल होत असतात. आणि किशोर किशोरवय तारुण्याच्या उंबरठ्यावर असतांना सुरु होत आणि ह्याच वेळेस दुसरे लैगिक अवयवांचा विकास सुद्धा होत असतो.

किशोरवय हे सुरुवातीचे दहा ते तेरा वर्ष, मध्यम चौदा ते सोळा वर्ष, आणि उशिरा म्हणजे सतारा ते एकोणीस वर्ष वगैरे. आपल्या देशामध्ये पाहिलं तर किशोरवयीन चे प्रमाण हे बावीस टक्के आहे. हे अं खूप मोठ प्रचंड प्रमाण आहे. म्हणजे अं बालरोग तज्ञांच्या दृष्टीने पाहिलं तर किशोर वयीन मुले कोणत्याच जगात बसत नाही. अं किशोरवयीन मुलांची किशोरवयीन मुलांची वाढ आणि अं विकास हा खूप गतीने म्हणजे झपाट्याने होतो.

अं काही अं बऱ्याच अं गोष्टी ज्या असतात. अं periods संदर्भातल्या किंवा स्थनसंदर्भातल्या ह्या आईसारखेच बदल मुलीमध्ये जाणवत असतात. काही वेदना होत असतात काहींना सूज येत असते. अं कुणाला period मध्ये पोट दुखत असत. ह्या गोष्टी आईमुळे आईप्रमाणेच त्या मुलीमध्ये जाणवत असतात. म्हणजे अस म्हणतात कि लहानपणापासून आईपण सांगत आलेली आहे की अं आईला ज्या ज्या गोष्टीचा जर त्रास होत असेल, तो मुलीला सुद्धा होत असतो म्हणून. आणि अं मुलांमध्ये पण खूप बदल होत असतात म्हणजे मुलींमध्येचं होतात अस नाही. मुलगा आणि मुलगी ह्या मध्ये दोघांमध्ये हि अं हे बदल होत असतात. आणि ह्या सगळ्या किशोरवयीन मुलांना हाताळतांना अनेक आव्हानांना आव्हानाचा सामना पालकांना करावा लागत असतो. खरे तर हे वय असे आहे कि ज्यामध्ये मुली स्वतःला प्रौढ समजू लागतात. कोणतेही बंधन त्यांना आवडत नाहीत. त्यांना एकांत हवा असतो. इतकेच नाहीतर त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक भावनेत बदल होत असतात, ज्यामुळे ते गोंधळतात, चिडतात, वाद घालतात. हि सर्व लक्षण ह्या वयातील नैसर्गिक लक्षणे आपल्याला म्हणता येतील. अशा परीस्थित जेव्हा त्यांच्यात आणि पालकांत समजूतदारपणा निर्माण होण खूप महत्वाचा असतो. म्हणजे मी जस म्हटल सुरुवातील कि माझाच मुलगाचं ह्या वयात असल्यामुळे ना, मला त्याच्या बाबानी सांभाळाव लागत आणि अं त्याला सुद्धा सांभाळाव लागत. कुठ भांडणे होतात का? कुठे चिडचिड होतात? चिडचिड होतेय का? दोघ एकमेकांना समजून घेतील ना? एखाद्या विषयावर बोलन चालू असेल, तर आता काय हे बोलतील? अशी सगळी मनामध्ये खूप भीती असते. म्हणजे मी practically ह्याच्यामध्ये आत्ता सध्या वावरत आहे. खर. त्यांच्यामुळे अस वाटल आपण हा विषय घेतला पाहिजे. आणि अं किशोरवयीन मुलांचे पोषण हा पण एक खूप महत्वाचा भाग आहे, कि वाढत्या वयामध्ये शरीराला जास्त अन्नाची गरज लागते. योग्य पोषण मिळाले तर मुलामुलींची वाढ अं ही योग्य होते. उंची, वजन, स्नायूची शक्ती यातून मुलांना प्राप्त होत असते. आणि अं एका पिढीत हा फरक दिसून येतो. हल्ली पालकांपेक्षा त्यांची मुले जास्त उंच आणि वजनदार आपल्याला दिसून येतात. म्हणजे याचे कारण पूर्वी पेक्षा हल्ली जास्त पोषक आहार मिळतोय. अस आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आणि अं खेळ आणि व्यायाम हा सुद्धा मुलामुलींसाठी किशोरवयीन मुलामुलींसाठी खूप महत्वाचा एक भाग आहे. ह्या वयातल्या मुलांना रोजचा खेळ त्यांचा व्यायाम असलाच पाहिजे. म्हणजे अं त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. ह्यामुळे अं आपण नियमित सगळ्या ह्या गोष्टी ठेवल्या, तर त्यांची वाढ अं व्यवस्थित होते. आरोग्य सुधारते. मैदानी खेळ आणि मुख्य म्हणजे अं गटाने खेळणारे खेळ महत्वाचे असतात हि सुद्धा आहेत म्हणजे group type, football, hockey, cricket हि सुद्धा game आहेत. मुले खेळ हि लवकर शिकतात आणि त्यामध्ये एक प्राविण्य हि त्यांना मिळत म्हणजे एक energy ती मुल राहतात, game मुळे आणि योगासन सुद्धा या मुलांना खूप आवश्यक असत. म्हणजे त्यामुळे त्यांच्या पुढच्या आयुष्यावर योगासनामुळे खूप चांगला परिणाम अं होत असतो. आणि ह्या खेळ व्यायामामुळे पुढील आयुष्यामध्ये ताणताणाव सहन करण्याची एक ताकद अं

म्हणजे अं जास्त काम काम वगैरे किंवा stress मुळे मुलींमध्ये अं रक्त पांढरे आढळते. अपुऱ्या माहितीमुळे HIV किंवा AIDS ची लागण होण्याचा धोका सुध्दा ह्या मुलांना लवकर होतो. रोगांची लागण होते, किंवा अं लहान वयात जी लग्न व्हायची, आधी मुलींची त्यांच्यामुळे अं मुलांच्या अं म्हणजे मुलींच्या आरोग्यावर ह्याचा खूप दुष्परिणाम होत असे. आणि अं त्याच्यामुळे आईला किंवा बाळाला अं किंवा त्या अं स्त्रीला पण बऱ्याच वेगवेगळ्या आजारामधन जाव लागत असे. आता ह्या गोष्टी खूप बदलेल आहे.

म्हणजे अं मद्यपान, अमली पदार्थ, अं लैंगिक संबंध या सगळ्या गोष्टींपासून सुद्धा मुलांना खूप लक्ष आपल्याला द्याव लागत. नाहीतर विनाकारण ह्या जाळ्यात अडकण्याची खूप शक्यता असते मुलांना.

पण आहे की शरीरामध्ये होणारे जे बदल असतात. ते मुलींना काहीवेळा सांगता येत नसतात, किंवा काय होताय? किंवा काही मुली लाजतात. तर ते as a अं एक छान मैत्रीण किंवा कुणीतरी छान आपल्याला छान समजून घेतय, सांगतेय, त्याच्यासाठी एक स्त्रीरोग स्त्री रोग तज्ञ एक आपल्या हाताशी पाहिजे. ती त्यात छान समजावून सांगू शकतात. काही मुली सांगायला लाजतात वगैरे, तर ते आपल Parents चं आई वडिलांचं काम Doctors लोक खूप छान प्रकारे सोपे करू शकतात. आणि अं मी जस म्हटल कि अं मानसिक आणि सामाजिक बदल म्हणजे जे Hormones Change जे होतात, मुलामुलींमध्ये. अं त्याची पण खूप काळजी घेतली पाहिजे. वर्तनामध्ये बदल होतात. हट्टीपणा खूप वाढत वाढत असतो. माझच ऐका, माझचं करा, मीच योग्य आहे. अस हे खूप बघत असतो. ऐकत असतो. आणि अं त्याच्च्यासाठी खरी कसोटी हि त्यांच्या पालकांची असते. त्यांच्यामधन रोज वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत असतात. आणि पालकांना ह्याच्यामध्ये खूप petions ठेवावे लागतात. तिथे आपण चिडून किंवा मारून

काहींना थोडस आपल्याला कठोर व्हाव लागत, पण ठीक आहे. पण त्याच्यातन हि आपली मुले ही चांगलच शिकत असतात. अस म्हणायला काही हरकत नाही. अह आणि वेगवेगळे रोज नविन नविन खूपअनुभव येत असतात. त्याच्यात एक काही गमतीदार गोष्टी पण असतात. काही चीडण्यासारख्या सुद्धा असतात मी खूप छान enjoy करत आहे. माझ्या मुलासोबत काही गोष्टी. वीस नोव्हेंबर एकोणविशे सत्तेचाळीस रोजी जन्मलेल्या सिंधुताई महाराष्ट्रातील विश्वंभर निर्मित असलेले कापड असे नाव देण्यात आले. परंतु त्याच्या आईने त्याला विरोध केला. परंतु तरुण सिंधुताईंचे आधीच शिक्षणाची भूक सर्वव्यापी होते. तिचे वडील तिला शिक्षण देण्यासाठी उत्सुक होते. स्वतः टिकून राहण्याच्या त्या सतत संघर्षाने महाराष्ट्राचे दार अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे अशोक या सगळ्याचे वर्णन संकल्प मुळे चौरस आदिवासी झाले रिकामी कामात आले. या गोंधळा प्रकल्प अधिकारी आदिवासी ग्रामस्थ एकशे बत्तीस गावांमध्ये जखमी केले. यांना देखील एका गावाने मृत्यू झाला सिंधुताईने असाह्य आदिवासी ग्रामस्थांना योग्य अह झालं सिंधुताईने असाह्य आदिवासी ग्रामस्थांना योग्य संघर्ष करण्यास निर्णय घेतला त्यांनी त्यांचे प्रयत्न मानाने दिले आहे आणि त्यांनी पर्याय आणि स्थानिक वर्णन योग्य ती व्यवसाय केली. सिंधुताई सपकाळ यांनी निर्भर असलेले वाहन परराष्ट्रीय संस्था घडवून सुमारे दोनशे सत्तर परत करून मोजले आहेत दोन हजार दोन मध्ये मी सिंधुताई सपकाळ झी मराठी चित्रपट तिचा भयातिक म्हणून प्रदर्शित झाला. तिने हजारो लोकांचे शिक्षण आणि निवारा किंवा मला अस असंख्य संस्था केल्या आहे आज हिवाळ्याच्या बहात्तर व्या वर्षी सिंधुताई सपकाळ या अनाथांचे भविष्य घडविण्याकरिता अतिशय परिश्रम घेत आहेत. काही वंचित मुलांचा अर्थ हा वंचित असतो होय आपल्यासारखे इतरांना त्यांचे हाल होऊ नयेत जे आपण दिवस भोगले निखार्यासारखे तर ते भोगले निरीक्षणात जगायची ती भयंकर असते. ते माईने प्रत्यक्ष अनुभवले या अनाथ मुलींच्या वाट्याला ये येऊ नाही त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून माई मागील सतत पस्तीस वर्षांपासून धावपळ करीत आहेत. माईचे आज महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात गौरव शन केंद्र वस्तू उभे आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माईला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सिंधुताई सपकाळ हे केवळ एक नाव नसून आनंद त्यांच्या ऑफिसात तसेच त्याच्या जगण्याची नवीन उमेद देणार-या खंड ऊर्जेचे प्रेरणास्थान आहे. आपल्या कार्याचा ठसा उम अह उमटला आहे. व्यक्तीमुळे सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रस्थानी आणि आदराने घेतले जाते. चर्चा झालेला असता निर्धाराने आपल्या मायेच्या परिस्तानी प्रेमाने आपल्याला करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे मायेने आणि अनाथ दिलेल्या वाचले शिक्ष शिक्षण दिले शिक्षण दिले जगण्याची प्रेरणा दिली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजाला मानाचे स्थान मिळवले दिले आहे. देणाऱ्याला देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. स्त्रिया शेण काढून होऊन जात पण त्या बदलून त्यांना कोणीतरी मजुरी मिळायची नाही म्हणून माईने बंड पुकारला. माई हा लढा जिंकल्या पण या लढाया ची किंमत नाही. सुखावले लागणे या बाईच्या या गावातील जणू दात चमडाचे असतात दुखावले गेले का रंजले येणारी मिळवितात बंद झाली आणि गाव वाल्यांना माईचे नवे नेतृत्व मिळाले. या करण्यासाठी माईच्या पोटातील मुल आपले असल्याचे स्वतः प्रकारे दमडले सुरु केला. त्या यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईला बेदम मारहाण केली. आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. तर तिने

माईवर आली. परभणी काही नाही नांदेड मनमाड स्टेशन वर त्या भीक मागत असत व स्टेशन वर झोपत असत स्टेशनवर त्या भीक मागत स्टेशन वरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईने स्मशान घासले. त्या स्मशानातच राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचे काय? एक मृतदेह आला. त्याचे अंतिम संस्कार करून लोक निघाले एखाद्या पैसा एखाद्या पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या एकाने त्यांची आली त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले माईने मडक्यात पीठ कालवले खड्यावर भाजले पाहून ती या जाणवते मैने किया असं लोकांना मानधन दिले. त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. अशा अनेक लढाई माई लढत असतात आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. काही वर्षांपूर्वी माई चिखलदर्‍यास वसतीगृह सुरु केले. आज बऱ्याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. दोन दिवसांच्या मुलांपासून बाहत्तर वर्षाच्या वृद्धांपर्यंत सगळे त्यांनी मुले आहेत लेकी लेकीच्या मुलींचे आडनाव टाकले तर मुलांचे नाव सपकाळ असते माझी मुल डॉक्टर वकील शिक्षक आहेत हे सांगताना त्याचे चेहरा खुलून येतो. ममताने ही MMPW केले आहे ती आता माईचे काम पाहते. माईंना आजवर एकशे बहात्तर त्याच्यापेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराशय आपल्या मायेचा स्पर्शाने प्रेमाने आपलंसं करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहानी कुणालाही धक्का करणारी आहे. एक असा पुण्याच्या रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड

माईने मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी दोन-तीन मुले त्यांना भेटली. त्यांनी आपल्या पदराखाली घेतले. निरीक्षणात येते जगण्याचे ते

दगड दगडूशेठ हलवाई मंदिर कमिटी सदस्य तात्यासाहेब बोडके यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले आणि ममता पुण्याच्या सेवा सदन मध्ये दाखल झाल्या. माई ममताला सहज सांभाळू शकत होती. पण एखाद्या दिवशी मुलींना उपाशी राहण्यासाठी वेळ आली असती तर माईने काय केले असते. ज्या मुलांना माई सांभाळणार होत्या ती मुलं पाणी पिऊन झोपली असती पण ममताला पाहून तर माईची माया जागृत झाली असती पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली नाही असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा न्याय करायचा नव्हता. म्हणून महिने मुली मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले. सिंधुताई आपल्या प्रेम आणि दयाळू स्वभावामुळे जास्त जावे छत्तीस आणि हजारातून अधिक नात अह नातवंडांचे मोठा परिवार जमवला आहे. आजपर्यंत सिंधू तिला आपल्या दोन वेगळ्या जेवणासाठी संघर्ष करत आहे ती

ज्याद्वारे मी कोणावरही आपल्या प्रभाव पाडू शकतो. माई सांगतात जेव्हा त्या एका मुलगीवर स्वतःच्या अस्तित्वाचे दरवाजे त्या होत्या तेव्हा त्यांना लक्षात आले की आपल्या प्रमाणे अनेक अनाथ मुली आहेत त्या ज्यांना या जगात कोणीही नाही चार पैशाने त्या मुलींना संगोपन करण्याचे निर्णय घेतला. सिंधुताईने अनाथांचा त्यांच्या कार्याचा कार्यासाठी पाचशेहून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. सिंधुताईने लोक प्रेमाने माईने म्हणतात सत्तर वर्षाचे मूल्य मुली महिला आपल्या भूतकाळातील विविध व नायक प्रसंग माझ्यावर टाकून प्रचंड ऊर्जा व आत्मविश्वास अनाथांच्या समस्या निराकरण करत आहे. त्यामुळे त्यांना अनाथांची आई

याचा आपण अंदाज लावू शकतो अनेक वाईट अनुभवांना तोंड देत आलेल्या मायाच्या चेहर्‍यावर आपण विलक्षण आत्मविश्वास बघून प्रेरणा शकतो यात काही दुमत नाही ज्यांनी कोणी त्या नाही त्या

काही नाही बसली होती आता. सध्या सारे busy यार सर्व हो आता झाले तर आहे, busy परंतु आता busy राव्हाच लागतेना? तसे कामच वाढले आपले. होणा यार, पहिले तसं ना काहीच काम नव्हतं पण आता जो तो म्हणतो मेरी सुनो.

ह्या वेळेला हे काम करा, त्या वेळेला ते काम करा. काय म्हटलं? म्हटल, आता प्रत्येकाचे कामे ठरून गेले प्रत्येकाचं routine बनून गेलं. ह्या वेळी हे करायच आहे, त्यावेळी ते करायच आहे. त्याच्यामुळे मग कोणी कोणाला जास्त वेळ देत नाही.

होणा. तुझं तुझं routine काय आहे daily च? माझं काही नाही ग सकाळी एक तर लवकर उठायचं, त्यानंतर व्यायाम करायचा मग तेच आपले classes वगैरे जात असतात. class ला जायचं. आले की जेवायचं नंतर college मग lecture मग practical मग परत आले की थोडा वेळ Fresh व्हायचं मग संध्याकाळी अजून classes असतात. जेवून मग अभ्यास करून मग झोपायचं.

केव्हा ठेऊ ग? time च Manage नाही होत यार. अगं time management करण्यासाठी तर आपल्याला routine बनवावा लागतो. अगं पण पूर्ण दिवस pack असतो केव्हा करणार? हो ते पण आहेच, आता बघ मी माझा routine कसं काय ठरवलंय माहित आहे का? अं मी उठते चार ला. अच्छा, चार ला उठते एवढ्या लवकर? हो, ते आता सवय झाली ना. मग त्यानंतर? बघ चारला उठायेच, आणि नंतर मग मस्त Fresh व्हायेच, आणि नंतर jogging ला जाते. आणि नंतर चार ते पाच अस jogging करते नंतर मग jogging झाल्या नंतर पाच,